hi कोमल hi वैष्णवी काय करते गं अगं tension आलाय गं, typing लावायची आहे पण, पुरेसे पैसेच नाहीयेत बग typing लावायला खूप tension आलय बग मला तर अगं माझा पण हाच problem आहे, आणि middle class म्हणल्यावर त्याच्यामध्ये तर खूपच पैशाची गरज पडते तुला पण पडतच असेल अरे यार मी तर इकडे बाहेर शिकायला आहे room चे पैशे द्यायचे असतात hostel चे पैशे द्यायचे असतात, reading join केलेली आहे तिचे पैशे द्यायचे असतात काही course करायचा असला ना नवीन तर पैशे पप्पा ला मागायला गेले तर यार कंटाळा येतो राव माग वाटत नाही पप्पा ला पैशे अहो ते तरी कुठून देणार ते पण खूप कष्ट करतात आणि आपण एक तर middleclass

तेच ना गरीब शेतकरी आहे ते पण त्यांनी तर कुठून पैशे आणणार त्यांना काही income source आहे का काय मला तर खूप कदर आलाय बाबा या middle class family चा यार जिंदगी फार खराब आहे राव middle class वाल्यांची काही पैसे नसते काही नसते कोणते शोक तर दूरची गोष्ट आहे जे गरजेच्या गोष्टी आहे त्या तरी खूप, खूप म्हणजे खूप adjust करून करावं लागत बाबा

पण त्याची fees खूप जास्त असते म्हणून मला ती करता बी येत नाहीये

आणि घरी मागावं पण वाटत नाही यार आपलं खूप आवडतं high class लोकांचं किती छान असतं मग म्हणजे पाहिजे तेव्हा लगेच पैसे भेटतात हवे तशे dress shoes सगळं matching matching आपल्याला तर काहीच भेटत नाही बघ पण त्यांना जिम्मेदारी नसतील ना आणि आपलं middle class लोकांचं तर असं असत कधीच वाटते, जिम्मेदारी असते कि नाही बाबा आपल्या नाही आपण म्हणजे फालतू पैसे खर्च नाही करत आपण कोणत्याच हलतीत middle class वाल्याना एक संस्कार छान भेटतात म्हणजे ते चांगले ते वागतात, चांगले संस्कार वगैरे भेटतात त्यांना प्रश्न असा आहे कि नाव बद बऱ्याच गोष्टी असतात ना ज्या पैश्यामुळे जातात काही काहींचे तर स्वप्न अधुरे राहते माझा एक भैय्या होता त्याला इतकं cricket आवडायचं, इतकं cricket आवडायचं खूपच तो म्हणजे cricket खूपच छान खेळायचा बघ आ

माझ्या पण भैय्या चा तेच problem आहे तो पण neet ची तयारी करतोय पण आता एवढा पैसे कुठून लावणार पण करतोय बघूया आणि जाऊदे पण खूप साऱ्या संस्था आहे कि आपल्या middle class लोकांसाठी सुरु केलेले कि आपण कमी पैसे मध्ये सहभागी होऊ शकतो किंवा स्पर्धा परीक्षा असतात आणि

आणि अगं पण middle class लोकांच्या लग्ना मध्ये कसं बाकीचे जे मोठे रिश्तेदार लोकं असतात ते, ते पण येत नाही ते पण असं कमी समजतात आपल्याला नाही हे middle class हे काय करणार आहे यांच्याकडे काय पैसा आहे ते उकळायला पण निभावतात सोडत नाही आपल्याला पण एक ना एक दिवस middle class मुले मुलीचं पुढे जातात तेच काही ना काही करून दाखवतात हे त्यांना समजत नाही मग

आता तुझा भाऊ पण आहे ना तर आता बस तू

बसो एक ना एक दिवस NEET एकला लागणार आणि त्यात खुप चांगले marks मिळवणार बघ आणि तोच अं top ला राहील बघ तर एकदा चांगला doctor वगैरे पण होऊ शकतो बघ तो त्याच्यावर फक्त विश्वास ठेवायला पाहिजे, आणि आपलं कसं आहे ना middle class लोकांना आहे ना थोड्या आपल्या आईवडिलांना पैशाची वगैरे कमतरता असते ना त्याच्यामुडे support करीत नाहीत बघ

तो पण करतोय job करून तो अं study करतोय म्हणजे बघ कि आता नसता केला त्यांनी classes कसे केले असतील आणि तो घरून पैसे पण मागत नाही बघू खूप खूप रंगलं असतं पुन्हा चालूच असते काही गोष्टी कमी जास्त सुरूच राहतात फक्त adjustment हि करू फक्त middle class वाल्याच्या नशिबात पहिले पासूनच लिहलेली असते adjustment हि आपल्याला करावीच लागते काही गोष्टींमध्ये तुमचं घर जे आहे ते कसं आहे गं, तुमचं घर कसं आहे अगं आमचं पण एकदम normal घर आहे दोन तीन room आहे आणि काय त्यामध्ये आम्ही adjust करून राहतो सगळं आणि family खूप मोठी आहे आमची

हा middle class वाल्याचाच असतात अन ते high class च वाले असतात, high class वाले rich लोक असतात ना त्यांचं बघ किती मस्त असतं ना मस्त असं special सगळ्यांना वेगवेगळे room वेगळी hall वेगळा kitchen वेगळं मुलांच्या room वेगळा प्रत्येकानं mobile वेगळे वेगळे सगळं वेगळं असतं आपल्या घरात तर सगळ्यांना एक क्वाट पण नसतं बाबा दुसऱ्यांदा सांगणार अहो वाटते कि जे middle class मिळत नाही लोकांना असेच छपरी राहतात अं छोट्या विचाराचे राहतात

तर middle class वालेच आहेत ना सगळ्यात जास्त दिलदार असते माहिती आहे का, त्यांच्याकडे तर मदत करण्याची तर विषमताच जास्त राहते त्यांना कसं जाणीव राहते प्रत्येक गोष्टीची ते मदत पण करतात आणि त्यांच्याकडं काही नसताना पण नाही का दुसर्यांना खूप काही द्यावंसं वाटत, करावंसं वाटत आणि माणूसकि पण खूप छान असते आणि middle class वाल्यांचे संस्कार चांगले असते, high class वाले तर असेच बिघडलेले असतात त्यांच्याकडं शिल्लक पैशे आलेले असतात ना त्याच्यामुडे ते कुठं खर्च कराच अन मग wastage गोष्टीवर खर्च करतात आणि त्यांना वाईट वळण लागतात व्यसन लागतात, मुली पण बिघडतात आणि तू विचारकरना आता हे ms dhoni आहे तो पण एक middle class family तला होता पण त्यांनी खूप कष्ट केले तो आज इथं पर्यंत तो त्याच्या कष्टामुळे आणि त्याच्या family त्याचांमुळे तो इथपर्यंत पोचला ना

हो, काही काही बरोबर आपली गरिबी आहे आपले नाही का अं एक मजबुरी आहे किंवा weak point चे काही काही वेळेस आपण middle class च आपले गरिबी असणं हेच strong point पण असतं माहिती आहे का कारण आपल्याला माहित असत आपण गरीब अहो त्या जाणिवेनेच आपण जास्त मेहनत करतो किंवा मग जास्त अभ्यास करतो पैशे कमवायला लागतो आणि मग आपण मोठे होतो एक वेळेस आपली गरिबी, आपली मजबुरी नाही किंवा weak point नाही

doctor ते बिंद्रा ते motivational speaker ते नाही म्हणत का अं श्रीमंत जन्माला आला श्रीमंत घरामध्ये तर तुम्ही तेही नाही करू शकणार पण तुम्ही गरीब घरामध्ये जन्माला आलात ना हे तुमचे भाग्य आहे कारण तुम्हाला नाही का श्रीमंत होण्याची एक संधी भेटलेली असते तेच ना गं middle class होणं हि खूपच चांगले आहे आपल्यासाठी एक ना एक दिवस असं काही तरी करून दाखवणार कि जे लोक असं म्हणतात कि मुली काही करू शकत नाही ते middle class नाही आहे का पैसे नाही आहे पण एक ना एक दिवस ते लोक म्हणतां कि खरंच आहे म्हणून करून दाखवलं करते हि middle class असून तिन केलं खरंच खूप छान तुमच्या आई वडिलांचं थोडंस support तुम्हाला भेटायला पाहिजे सगळं थोडस मानसिक आधार थोडंसं financial support भेटला ना तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये खरच खूप खुश यशस्वी होतान बाबा

आयुष्यमध्ये आता खूप संघर्ष करून, खुप संघर्ष करून खूप मेहनत करून काही माझे स्वतःचे पैशे कमावून काही आई बाबाच्या support ने काही माझे काही त्यांचे काही असं करून नाही का पैशे कमावते आणि माझं माझं शिक्षण complete करते बघा हा पण आपण जर माझे middle class असं तर ना आपल्या घरचे कोणतीच गोष्ट आपल्याला कमी पडू देत नाही जे म्हंटल ते आहेच ना ते आता मी मागे मला online class साठी mobile पाहिजे होता तर घरच्यांनी दिला काही पण करून दिला अजून त्यांनी विचार नाही केला कि आपण middle class आहे वगैरे त्यांना वाटलं कि आपल्या मुलाला पाहिजे तर त्यांनी दिला बरोबर आहे घरचे नाही का मेहनत करतात कष्ट करतात काही पण करतात आणि आपल्याला middle class असून देखील आपल्याला म्हणजे आपल्याला लागणाऱ्या ज्या गरजेच्या गोष्टी आहे त्या पुरवतात

आपण आता ह्या motivational वगैरे group पासूनच आता तुम्ही पुढे जायला पाहिजे आपण पण करू शकतो

एक लक्ष हम्म आता तेच जर तुम्ही बघितला असाल बरं success लोकं जे आहे जस कि IAS अधिकारी असतील कोणते पण झालेले लोक आहे हा हम्म middleclass लोकंच पुढे गेलेले आयुष्यामध्ये हो माझ्या आता ताईच लग्न होत पण आम्ही एवढा खर्च नाही करू शकलो जशा बाकीचे लोकं करतात पुढे अडचणी आल्या वगैरे झालं किती केलं तरी आपण middle class आहे ना ते नाही विसरायला पाहिजे

तीन चार मागण्या असतात त्यांच्या बरोबर आहे पण जाऊदे अगं आपण जरी middle class घरामध्ये जन्माला आलेलो असलो तरी पण आपण गरीब म्हणून मारायला नाही पाहिजे आपण मग मेहनत करायला पाहिजे, कष्ट करायला पाहिजे आणि मोठं व्हायला पाहिजे

यशस्वी व्हायला

बोल आता

कधी सांगतंय का रागावू नको नऊ मिनिटं झालत बोलणं आता होईल होईल आता सगळं गेलं ना परत

airoplane mode ला टाकायचं phoneairoplane mode ला mobile टाकायचं हा मग मी टाकायचं विचारलेलं ना टाकायचं मग पण दोनात एवढं घाई झालं असत बघ ते तेरा मिनिटं आणि हे नऊ मिनिटं किती झालं बघ मग काय तुला कंटाळा आलाय का? कंटाळा आलाय कंटाळा आलाय शहाणपणा करू नको तु आता डोक्यात जाऊ नकोस तू बघ दुपारी बोलला होता. डोक्यात जाऊ आधीच सांगतंय. काय करशील काय करशील का नको बोलूस ठेव

करून दाखव तू फक्त नकोच लावू जाऊ दे फुकट मला काय गरज नाही करून दाखव तु फक्त बोलते काय आता

तु बोल बोलायचं असेल तर बोल आता बोलायचं असेल काय त्यात तुला शहाणपणा करायला मी नव्हता सांगितला

हा बोलते तुला शहाणपणा कराला मी सांगितला नव्हता बोल मीच आणतो काय तूच शहाणपणा केली का

मामा च्या पोरीचा phone आलेला. मी काय करू हा मग बोल तिच्याशीच बोल एक तास बोलते का बघ जा एवढ ह्यो cut करून तिथं call केलास ना परत तिला आन ना काही काळ, इथला मी cut नाही केला हा इथं बापूस आलथा बापूस cut कराला

मग मला त्यास काय परत call का केलास तिला इथं joint होता ना इतका तुला परत अरे इथं च होते मी इथला cut केला तरी flight mode ला नाही टाकला do not disturb वर टाकला तरीपण इथला cut झालेला मी काय करू मग अरे बाळ मी तुला call लावला तू busy येत होतीस

नयना बोलाला असती तर नयनाशीच बोललो असतो ना तुला कशाला phone केला असता गप्प डोक्यात नको जाऊस आता शहाणपणा नको करुस

call केला होता इथन cut करून तिला केलता बस हा मग केला होतास खरं बोलत जा आह आता बोललो ना खर काय दिवं लावलं दिसतंय किती दिवे लावायचीस नाहीच लावणार मी दीव मी नापास च आहे तिथं नाही सांगत मी इथं सांगतय

नाही बोलच तू टाकली एवढं सोडून ते TIME तु गप्प आता तुला नाही ना माहिती नको डोकं खाऊस

तुला काय नाही माहिती घंटा काय नाही माहिती मला बस बहिरी झाले का काय तेच सोबत येडी झाले का काय काय बोलला काय रे

आल दाखवण तुला गप्प बोल अत नको नुसत हे करू हे काय च्या मगशितर बोललास मला आधीच सांगते लावतेस न तु गप्प बस कसला पाहिजे तहान लागले मला आणी दे पाठवून पाणी दे पाठवून मला तहान लागले

काय पाणी दे पी तिथं नाही तुझंच पाहिजे काय

मी कस आणू आता मला नाही माहित मला पाहिजे मी कस आणू

मी कस आणू बिब्या मला आई जवळ पाहिजे नाटक करू नको पिल्लू जा गप्प पाणी पी